सायकल ही आपल्याला कुठेही जाण्यासाठी उपयुक्त ठरते त्याला पेट्रोल लागत नाही काही लागत नाही आपण सायकल वर बिनधास्त कुठेही फिरू शक--

स्टेशनरी शॉप मध्ये आपण काही मागायला गेल तर अस होत नाय की स्टेशनरी शॉप मध्ये नसत सर्व काही मोठ्या स्टेशनरी शॉप मध्ये अव अवेलेबल --

कोणत्याही ठिकाणी बसून आपण मूवी बघितली तरी आपल्याला ते से सारखच दिसत थिएटर मध्ये आपण--

आप आपण कोणतीही गोष्ट घेताना ती हा स्व आपली इंडिया तली आहे की नाही हे बघतो इंडिया त इंडिया त सर्व काही कलाकृतींनीच बनवलेले अस--

किराणा मालाचे दुकान किराणा मालाच्या दुकानात सर्व प्रकारचे किराणे किराणा मिळतो त्या ठिकाणी कॉस्मॅटिक ही मिळते.

जेव्हा खूप जास्त पाऊस होतो तेव्हा धरण हे ओवर फ्लो होतय.

जाण्यासाठी खूप उस्तूक असतो शिवाजी महाराजांचे किल्ले पाहण्यासाठी सर्व सर्व लहान पासून तर मोठ्यांपर्यंत सर्व लोके तिथे जात असतात.

त्यामुळे लहान मुले त्या ठिकाणी आकर्षित होतात लहान मुलाणा खेळण्यासाठी गार्डन मध्ये खूप काही खेळ ठेवलेले असतात त्या साठी लहान मुले येथे जाण्यासाठी खूप आकर्षित असतात लहानांपासून मोठयान पर्यन्त सर्वांनाच गार्डन मध्ये जायला आवड --

वाचण्यासाठी एक स्पेशल लाइट दिलेला असतो त्या त्यावर वाचण्यासाठी आपल्याला पुस्तक आपण शोधून आणलेल पुस्तक किंवा अभ्यास ही करू शकतो.

हे एक ऐतिहासिक पुर पर्यटन स्थळ आहे पर्यटन स्थळांना तर भेट द्यायला तर सर्वांनाच आवडते पर्यटन स्थळ आणि ते पण ऐतिहासिक असेल तर सर्वे सर्व तर तिकडेच आकर्षित होतात.

छत्रपती शिवाजी महाराजांची तर खूप ख्याती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजकाल प्रत्येक ठिकाणी --

खूप लांबूनही जातो तिथे जाऊन मन प्रसन्न करन्या करण्याचे एक वेगळेच आनंद भेट --